चित्रण एका डोंगरा साइड च भागाच आहे एक हातामध्ये नेस्कॅफे च कॉफी असलेल कप तिथ घ--

त्याचे स्टुडेंट आपल्याला तिथे डांस करताना दिसत आहे वरती त्यांनी डांस च- हे पुरस्कार लावलेले--

या चित्र मे पाणी पुरी च्या गाड्या वरच स-तिथ कोणी तरी चॅट घेतलेलं आहे कांदा दिसत आहे रगडा दिसत आहे रगडा गरम करायला ठेवलेला आहे पाणी पुरी च्या पुर्‍या दिसत आहे इथ छत्री च अस खंबा दिसत आहे भेल दिसत आहे.

शाळेच्या समोर ऑटोवाले उभे आहे तितच दोन मूल इथे फोन मध्ये काही तरी गेम खेळताना आपल्याला दिसत आहे.

आणि तीन जणी बाया आहे. हे आपल्याला घेताना दिसत आहे इथे पंधरा रुपये चा टॅग आपल्याला दिसत आहे.

एच.डी.एफ.सी बँक एका घरच्या खाली आहे झाड आहेत. अह अजू बाजूला छोटे छोटे झाडे लावलेले आहे.